बर आपण ना शेतीविषयी थोडंस बोलायचं आहे. तर शेतकरी आपल्यासाठी किती राबतात. शेत रात्रंदिवस ते लोकं शेतामध्ये ऊन बघत नाहीत काही बघत नाहीत उन्हामध्ये काम करतात. शेतीची नांगरणी, खुरपणी वगैरे. मग ते पीक येत आपल्याला.मग ते पीक आल्यानंतर त्याच भांगलण वगैरे माणसं लावून करतात. मग शेतकरी लोकं खूपच कष्टाचं काम करतात.

मग शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून आपण स्वतःच्या शेतावर चालवलेला व्यवसाय अशी ढोबळ मानाने शेतीची शेती करतात ते लोकं. म्हणजे आता चालवलेला व्यवसाय वगैरे शेतामधून. काड्या कडव्यांचं उत्पन्न, शेतीच ऊस मळा, भात शेती, पशुप्रधान शेती, मत्यशेती इत्यादी निरनिराळे प्रकार त्याच्यात आहेत. म्हणजे शेतीतून आपण कशाकशाप्रकारे आपण उत्पन्न काढू शकतो.

उसापासून, भातशेती पशुधनप्रधान शेती, मत्स्यशेती अशे खूपच अशे निरनिराळ्या प्रकार आहे. त्यातून आपण उत्पन्न काढू शकतो.

तसेच सिंचनाच्या उपलब्धीनुसार बागायती शेती, जिरायती शेती असे प्रकार असतात पडतात. आणि खताच्या वापरानुसार सेंद्रिय खत शेती, रासायनिक खत असे प्रकार सुद्धा अस्तित्वात आले आहेत.

आता आपण शेतामध्ये टाकण्यासाठी शेतकरी काय करतात कि म्हशीचं शेण असतं त्याच्यापासून ते साठवून हे करून त्याच्यापासून ते करतात. आणि ते तर खूपच उत्कृष्ट आहे शेतीसाठी. त्याच खत बनवतात.

हम्म मग काय मानवी जीवनामध्ये शेती हा खूप महत्वाचा हिस्सा आहे. आणि शेतीच जर नसेल तर आपल्याला धान्य भेटेल का?

भारतातील नैसर्गिक प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्याच्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे हवामान. जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विशिष्ट विभागात कोणतं पीक येऊ शकेल हे घटका

घटकांवर अवलंबून असते. आणि कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनाचा पाणी उपलब्ध झाले तर बागायत कपाशी, तीळ व उसासारखी दीर्घ मुदतीची पिके उत्पन्न ते घेऊ शकतात. आणि शेतीसाठी काय पाहिजे पाऊस. उत्तम पाऊस असेल तर शेती. आणि कधीकधी काय होतं खूपच पाऊस येतो. मग शेतकऱ्यांचं पण खूप नुकसान होतं. कधीकधी पाऊस नाही. दुष्काळच असतो. मग शेती पूर्ण सुकून जाते.

हम्म आता होत आहे बघ उसाचं, ऊस वगैरे. तुमच्या गावी काय जास्त प्रमाणात पीक पेरलं जातंय.

भाताचं आहे का अच्छा. आमच्याकडे ऊस आणि ज्वारी, गहू आणि वेगळ्या प्रकारच्या डाळी असं आहेत.

काय असायचं पूर्वी सगळे जेवढे लोकं आहेत ते शेतीच करायचे. आताच्या याच्यात कशे आहेत जे पहिले लोकं आहेत ते शेती करतात थोडे. आताचे पण करतात. पण जास्तकरून लोकांचा कल कुठे आहे? नोकरीकडे आहे.

जास्तकरून आताची जी पिढी ती कुठे आहे? तर नोकरीकडेच म्हणजे नोकरी करते.

आहेत अशे खूप जे अजूनही शेती करतात. उन्हात वगैरे काम करतात आणि कष्टाचं काम करून शेती वगैरे पिकवून ते लोकं खूपच प्रगती करतात आणि

फळे वगैरे शेतीतून पेरू, आंबा, चिक्कू हे जे आपल्याला भेटतं मार्केटमध्ये. ते कशापासून भेटतं आपल्याला? ते लोकं शेती करतात म्हणून आपल्याला भेटतं.

तर मग आता बघ आपण जर हवामानामध्ये भात, आंबे, नारळ हवामानानुसार असतं हा. आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याचे प्रकार हे कसं हवामानुसार येत आणि त्याला उत्पादक पोषक पण लागत हा.

आणि त्याची जमीन पण व्यवस्थित पाहिजे भूरचना. म्हणजे खूपच शेतकरी शेतीची काळजी घेतो.

मग त्याला खत वेळच्या वेळेवर घालणे. त्याची फवारणी करणे. औषध मारणे .पाणी त्याला पाजणे म्हणजे विहीर असो किव्हा असं भाड्याने पाणी घेतात ह्याच पाईपलाईनच. टि असते ना गावाला टि बोलतात. त्याचं पाणी घेतात. मग अशा निरनिराळ्या प्रकारातून शेती केली जाते.

वातावरण कसं आहे तुमच्या साईडला? म्हणजे शेतीसाठी

हा हा आणि तुमच्याकडे जमीन कशी आहे? काळी आहे कि लाल आहे?

अच्छा. अरे वाह. काळ्या जमिनीत तर खूपच चांगलं पीक येतं. आमच्या साईडला लाल आहे तरीपण ठीक आहे. येतं व्यवस्थित. पण काळया जमिनीत ना खूपच चांगलं पीक येतं आणि मग आपण शेतकऱ्याला आपण खूपच चांगलं मानलं पाहिजे कि म्हणजे ते आपल्यासाठी एवढे कष्ट करतात त्याच्यामुळेच तर हे सगळं चालू आहे

मग काय जेवण वगैरे सर्व प्रत्येक याच्यात डाळ आपल्या

पालेभाज्या आपल्या एवढ्या मार्केटमध्ये येतात.फळे वगैरे कुठून येतात? शेतकरी शेती करतो. हा म्हणून तर येतात म्हणते ना .

आपण खातो पितो हे सगळी शेतकऱ्यांचीच मेहेरबानगी आहे.

ठीक आहे. मग तुला कसं वाटलं शेतीविषयी ऐकून?